आणि स सकाळचा दिवस दिसतोय.

एक अप्रून जेच्या मधून दोन आरसे दिसतायेत नंतर खूप सारे स्क्रब आहेत जसं की वॉलनट स्क्रब आहे फेस पॅक आहे वॉटर स्प्रे बॉटल आहे आणि एक मुलगा आहे ज्याने केसरी कलरचा शर्ट घातलेला आहे आणि शर्ट वरती लागलेलं काहीतरी पुसतोय.

दगडावरती कोरीव काम केलेल दिसतय त्याच्यामध्ये माणस कोरलेली आहेत.

त्याच्यासमोर खूप काही झाडयत खूप मोठ पटांगणय त्याच्या वरती एक मुलगी दिसतीये पिंक कलर चा टॉप घालून.

वेगवेगळ्या कलरचे हार बनवलेले दिसतायत.

ग्रीन कलर दिलेलाय वॉल ला --

त्याज्या समोर ग्राउंड मोकळ ए त्याच्यामध्ये एक मुलगा खेळतानि दिसतोय.

हिरवीगार झाडेत दोन तीन --

खाली जिम कर व्यायाम करण्यासाठी साधन दिसतायत.

वेगवेगळ्या कलरच्या यत लाल हिरवा पिवळा--

त्यात लाल बोट मध्ये दोन लहान मुले दिसतायत बसलेली त्यासमोर--